हे चित्र एका देवाचे आहे. देवाच्या इथे पायर्‍या दिसून येत आहे. हे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी--

अ छोटी मोठी झाडी असलेली अ दिसुन येता येता आहे.

हे चित्र व्यायाम शाळेलचे आहे. ओपन जीम चे आहे. या मध्ये लोकं व्यायाम करताना दिसत आहेत. पाठीमाघ मोठी झाडे दिसत आहेत. काही छोटी झाडे दिसून येत आहेत. खाली गवत उगवलेले दिसून येत आहे.

ह्या चित्रा मध्ये एक काळ्या कलर ची एक गाडी उभा असलेली दिसून येत आहे. ती गाडी आ गाडी च्या शेजारी एक गाडी आ--

चित्रा मध्ये येसू ख्रिस्थानची मूर्ती दिसत आहे. समोर एक गेट आहे. तीन पायर्‍या असलेल्या दिसत आहे.

चित्रा मध्ये एक गाय दिसत आहे. ती गाय हिरव्या कलर च चारा खाताना दिसत--